या शब्दा चा गैरवापर नको करू अं तू चांगला उपयोग करून घेतो ना व्हॅटप्प्स चा हो मी व्हॅटप्प्स चा चांगला चा उपयोग करतो तू काय करते पुरेपूर वापर झाला पाहिजे

हम्म मी सध्या आता सुट्या चालू येत घरी येत त बोर होत त कधी कधी मित्र सोबत बोलते मैत्रिणी सोबत बोलते चॅटिंग करते ग्रुप वर विडिओ फोटो शेयर करते विडिओ कॉल ऑडिओ कॉल अरे कमी वापर मग इतका नको करू तू इतका वापर करत नई असा बोलतो तू नाही नाही मी करतो पण इतका पण जास्त नाही तू जितका सांगितलं त्या पेक्षा पंचवीस टक्के हम्म थॉट्स गुड चांगलंय तस त कमी च वापरला पाहिजे म्हणजे कस असं टाइम वेस्ट होत नाही हो एकदम बरोबर कारण कि वाट जे चांगल्या काम पेक्षा टाइम वेस्ट करण्या साठी जास्त अं पण नाही तू just आता सांगितलं ना तू इंग्लिश शिकतोय तुझ्या फ्रेंड कडून व्हाटसप वर तर हा चांगला उपयोग करून घेतोय हा पण मी इंग्लिश शिकतो दहा मिनिटं टाईमपास करतो वीस मिनिटं तिला टाइम देतो पंधरा मिनिटं तुला टाइम च नई मिळत हो ना मग तेच पण मग त्या मुळे च म्हंटल कि कमी जर केला तर मग आपण कामाचा जास्त करतो यूज जर कमी असेल तर आपण पहिले काय बगतो पहिले कामच बगु मग बाकी बगु

मला एक सांग तू व्हॅटप्प्स यूज करायला केव्हा start केलं मी जेव्हा अकरावीला गेलो तेव्हा अवकरावीला सेम मी पण जेव्हा डिप्लोमा चे first इयर ला होते तेव्हा यूज करायला start केलं त्याच्या आधी त मला माहित पण नव्हत कि हे असतं काय मला वाट काय असत हे माहित होत पण मला कोण यूज नव्हतं करून देत कारण कि माझ्या कडे फोन नव्हता आणि पप्पा च्या फोन वरून केला तर मंग काय भांडण झाले होते ना पण तू तेव्हा लहान होता हा तसंच मला अकरावीला पण नव्हतं दयाला पाहिजे तेव्हा पण मी लहान च होतो पण मी बळचं घरी रडून रडून रडून घेतला कि द्याच मला माझ्या सगळ्या मित्रा कडे आहे मला पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर मी दिन दिवस रडेल पप्पा म्हणले तू चार दिवस रड पण तुला काय देणार नई म्हंटल तुम्ही मला म्हंटले होते मला ऐंशी टक्के पडले तर तुम्ही मला वीस हजाराचा फोन घेऊन देताना पण पप्पा म्हणे तुला आठाहातार च पडले ना मग म्हटलं पंधरा हजारा चा तरी द्या ना मी कुठे वीस च म्हणतोय

मी काय केलं होत डिप्लोमा ला डिप्लोमा ला first इयर ला गेली ना तेव्हा मी त्याना जाऊन सांगितलं कारण जेव्हा मी तिथे जाऊन बसली ना सगळ्या न कडे व्हॅटप्प्स होते सगळे जण म्हणजे कामा च्या चांगल्या गोष्टी असायच्या त्या व्हॅटप्प्स च्या ग्रुप वर पाठवायचे सगळे फोटोस कडून घ्याचे चे assignment चे question चे answer चे फोन पण नव्हता आणि व्हॅटप्प्स पण नव्हतं त्या मुळे मला कोण फोटो पाठवायचं पण नई आणि क्लास मध्ये काय चालू ये किव्हा नवीन अपडेट काय आलेत पुन्हा उद्या क्लास आहे कि नई कोणती च अपडेट मला कळत नव्हती एखाद दिवशी सुटी पण राहायची तरी पण मला कळत नव्हतं कारण मी व्हाटसप्प्स च्या ग्रुप वर नव्हती

हो खूप जास्त आणि तेव्हा तर इतकी खूप जास्त कठीण परीस्तीत तू तुझ्या डोळयांनी बघितली हो म्हणजे वाह्तअँप्स नव्हतं इतकी मोठी परिस्तिती मी समजू शकतो तुझी आई कॅन फील एस एस तेव्हा मग मी घरच्यान सांगितलं कि मला फोन घेऊन द्या मला व्हॅटप्प्स वैगेरे साठी लागत पप्पा मला बोले कि काही गरज नाहीये तू कॉलेज ला रोज जाते असं तसं म्हंटल पप्पा तुम्ही अभ्यासा साठी करता सगळं ग्रुप वर येत आमच्या आणि ऑफिस वाल्याना ऑफिस किती ग्रुप्स असतात आपले बरोबर पण पप्पा ला माहित असेल कि अभ्यासाच पंधरा मिनिटं पाहते पोर बाकीचे दोन घंटे काय पाहते ते पप्पा ना पण हम्म पप्पा चा कास म्हण होत कि तुझा टाईमपास होईल स्टडी वैगेरे तू करणार नाही

मी कॉन्व्हेन्स केलं त्याना

व्हॅटप्पास वर खूप चांगल्या गोष्टी पण होतात लाईक आपण विडिओ कॉल पण करू शकतो म्हंटल पप्पा ना म्हंटल मी घरी नाय हॉस्टेल ला राहायची ना हम्म आणि तेव्हा विडिओ कॉल ची दुसरी फॅसिलिटी देत नव्हतं तेव्हा कोणी काही च नव्हतं आणि माझ्या कडे त काही च नव्हतं आणिव्हॅटप्प्स एकमेव असं साधन होत कि ज्याच्यात विडिओ कॉल होयचा मग मी सांगितलं कि रोज विडिओ कॉल करतात आणि कामाचं पण त्याना व्हॅटप्प्स वर येत ते फोटो कडून घेतात माझ्या कडे छोटा डब्बा ये म्हंटल त्याच्या मध्ये मला फोटोस पण काढता येत नाय म्हंटल कामाचे किव्हा कशाचेत नई काढता येत ना रे मग मी कस तरी कॉन्व्हेन्स केलं मग पप्पा नि मला दोन हजार अठरा ला फोन दिलेला आणि त्या मधी तू व्हॅटप्प्स घेतलेलं बर मला सांग दोन हजार अठरा ला तुला फोन दिलेला आणि आता दोन हजार तेवीस चालू ये तर या दोन हजार तेवीस मध्ये तू

मी फक्त तीस परसेन्ट यूज करते कारण कि मी कि मी सेटस पण सगळयांना चे mute करून ठेवलेलंत येत ना खालती कारण आपण जस जस बीजी होत जातो ना अपयल्या लाईफ मध्ये जस जस जॉब करायला लागतो जस जस engineering होते graduation होते आपण ज्या गोष्टी पासून दूर दूर होत जातो म्हणजे फार कमी वापर करतो आता मी फक्त माझ्या ग्रुप वर जाऊन बगते त्यांना ग्रुप ला पिन करून ठेवलेलं मी म्हणते कास पिन करून ठेवल्या नंतर ती ग्रुप ची चॅटिंग डायरेक्ट वरती च राहते ते पिन केल्या मुळे मंग मला डायरेक्ट काही नोटिफिकेशन आलं मला ते वरती लगेच कळत आणि मी लगेच रिप्लाय देते एकमेकांना डोकमेंन्ट शेअर करतो मी त्याना अपडेट सांगत असते

हो हो मी तर खूप यूज करतो ते कारण कि त्याला qr कोड दिसला जरी तरी ते लगेच पेमेंट वरती जात मला तर ते गुगल पेय गुगल पेय उघडायचं म्हणजे त्याला पासवर्ड टाकावा लागतो किव्हा गूगल पिन टाकावा लागतो फोन पेय तरी त्याला पिन माझ्या व्हॅटप्प्स ला पिन वैगेरे काही नाही वाह्तअँप्स ओपन केलं कॅमेरा जरी ओपन केला qr कोड जरी दाखवला कि लगेच स्कॅन होऊन जात आणि लगेच पेमेंट होऊन जात

हम्म त्याच्या मुळेच आता मी त विडिओ कॉल पण जास्त कोणाला करत नई आपलं बीजी चालू असत शेड्युल तर आपण येवढं काही यूज नई करत फक्त आता कामा साठी यूज होतो आणि चाटींग साठी वैगेरे काय आपण तुला माहिती ये ना रे आपण कॉल करून बोलून च देतो पण चॅटिंग काय येवढी आता करत बसत नाही

हम्म मी तर सगळ्या पोरींना आणि ग्रुप्स ला mute करून टाकलेल ये करून टाकलेल ये कारण तिथून distraction जास्त होत तुला पण mute केलेल ये सगळ्या पोरींना mute केलेल ये नाही ग चाट ला म्हणजे जरी तू मेसेज मला टाकला तर मला कळणार च नाही करणं कि कसं होत कधी कधी मी समज मला खूप सवय ये कि अं मोबाईल वरण अभ्यास करायला येई आणि मी जेव्हा अभ्यासाला लागायचो कोणत्या पण समज एखादया मुलीचा मेसेज आला कि हाई काय करतो झालं का जेवण मग मी ती pdf दायचो सोडून किव्हा विडिओ पाहतअसेल तो दयचो सोडून आणि इकडे झालंय माझं जेवण त्यामुळे मी सगळयांना mute करून टाकलं कि नको कोणाला च नको जरी पाहिलं तुला आला राग त येउदे बाबा तुला राग आलेला बरा पण मग टाईमपास खूप होतो ग आता मस इम्पॉरटंत आहे आता तू माझ्या साठी इम्पॉरटंत आहे पण मंग जेव्हा कामा ची वेळ ये तेव्हा काम च ना जेव्हा तुला वेळ असेल तू मला मेसेज कर जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी मेसेज करायला पाहिजे आणि काय

फक्त तेवढं tnp चा ये ट्रेनिन्ग आणि प्लेसमेंट चा जो ग्रुप ये त्याला unmute ठेवलेलं ये कारण कि त्यावर कस असत कि पंधरा मिनिटा च करा वीस मिनिटात करा एक तासात रेजिस्टरिंग करा कंपनी साठी मग आपल्याला वाट बाबा नई ते इम्पॉर्टन्ट आहे त्याची नोटिफिकेशन आपल्याला अली पाहिजे तेवढा एक ग्रुप सोडून बाकी सगळे ग्रुप मी mute करून टाकलेले येत बरोबर केलस तू मला तर चांगलं वाटाय तू ध्यान केंद्रित करण्या साठी तू येवढ काही करतोयस हो मी तर जो पण ग्रुप जॉईन करतो त्याला पहिले mute करतो कि नको जेव्हा आपण फ्री असेल तेव्हा आपण पाहायचं my self प्रेरणा सुपे from B farm third year from राजेंद्र गोडे college of pharmacy मलकापूर माझ्या topic च नाव आहे water pollution जल हेच जीवन आहे. असे आपण म्हणतो कारण पृथ्वीवरील जीवनाचा सर्वात महत्वाची गरज म्हणजे पाणी म्हणून पाण्याचा योग्य वापर करून आणि त्याचे प्रदूषणापासून सरंक्षण करून संवर्धन करण्याचे गरज आहे. आपली जलसंपत्ती अतिशय वेगात कमी होत आहे. आणि आपल्याकडे जो जलसाठा उपलब्ध आहे. त्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे जल प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी एक प्रमुख पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न आहेत. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूरच्या म्हणण्यानुसार नदीचे seventy percent पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेले नोंदविले गेलेले आहेत कारखान्यामधून बाहेर पडणारे रसायने आणि कचरा

अशा अनेक गोष्टींमुळे नदी आणि नाल्यांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे. हानिकारक रसायने विरघळणारे वायु विरघळलेले खजिने, अनेक सूक्ष्मजीव यांसह विविध प्रकारचे सर्व दूषित घटक पाण्यात विसर्जीत oxygen ची पातळी कमी करता आणि प्राणी व मानवाच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात विरघळलेले oxygen चे वनस्पती आणि प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक प्राणवायू आहे

प्रदूषण अनेक प्रकारचे साथीचे रोग अस्तित्वात आले आहे हे लोकांच्या आरोग्यसोबत खेळात आहे म्हणून नद्यांचे पाणी

सर्व औद्योगकांनी प्रमाणित नियम पडले पाहिजे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कायदे केले पाहिजे सांडपाण्याची विल्हेवाट योग्य व्यवस्था केल्या पाहिजे जगभरात सर्व देश आपली पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी लढा देत आहे जरी ते नाले नद्या तलाव किंवा समुद्र असो मानवी वापरासाठी आणि पर्यावरणाचा मुख्य घटक म्हणून पाण्याच उच्च प्रतीची प्रमाण राखण्यासाठी देशाची उत्तम उपाय योजना केल्या आहेत. भारतातही अश्या उपाययोजनांना कार्यरत आहे. स्वच्छभारत अभियांत्रिकेतच अशी प्रणाली कार्यरत आहे परंतु सर्वसामान्य लोकांना हे या समस्येच्या गंभीर समजून जलप्रदूषण रोखणे हे आपले कर्तव्य आहे. असे समजून कार्य केले पाहिजे आपण ह्या धरती मातेचे ऋण फेडण्यासाठी म्हणून तरी जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पाणी हा पर्यावरणाचा विभाज्य भाग आहे पाणी आपल्या जीवनाचा एक महत्वाचा स्त्रोत्र आहे म्हणूनच म्हटले जाते पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवनाची कल्पना हि करता येणार नाही पाणी हे मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे गेल्या दोन शतकांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे मानवी जीवन खूप सोयीस्कर झाले आहे औद्योगिकक्रांतीने लाखो लोकांचे जीवन सुखी केले आहे औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीमुळे माणसाचे सरासरी वय वाढत आहे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे या यंत्रांनी आणि क्रांतीने आपल्याला बरच काही दिले आहे आपले जीवन खूप सुखमय केले आहे परंतु आपण आपल्या सभोतालच्या वातावरणाकडे नजर टाकल्यास हे लक्षात येते कि प्रगती आपल्या निर्मल निसर्गाला हानी पोहोचवत आहे प्रदूषण हा यांपैकी एक आहे आणि जलप्रदूषण हे प्रदूषणाचा गंभीर प्रकार आहे पृथ्वीवर जीव अस्तित्वात आहे ते पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे पण मानवाने आपल्याला भौतिक आणि आर्थिक प्रगतीमुळे सर्वांच्या मूलभूत गरजेचे नुकसान करणे लावले आहे या जलप्रदूषणामुळे लोकांच्या जण जीवनावर मोठा परीणाम झाला आहे जलप्रदूषण म्हणजे नदी, तलाव

ज्यामुळे या पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि ते वापरणे योग्य राहत नाही. या कारणास्तव पाण्यावर आधारित प्रत्येक जीवनावर मोठा परिणाम होत आहे जलप्रदूषण एक प्रमुख कारण म्हणजे उद्योगधंदे आणि व्यवसाय आपले उदयो उद्योग आणि कारखान्यांमधुन निघणाऱ्या रासायनिक कचरा थेट नाल्या व तलावांमध्ये टाकला जातो. नाल्यांमध्ये आणि तलावांमध्ये सोडला जाणारा हा कचरा खूप विषारी असतो आणि त्यामुळे नद्यांचे आणि तलावांचे पाणी विषारी होते नद्यांचे व तलावांचे पाणी पाण्याचे दुषित झाल्यामुळे त्यामंध्ये राहणारे जलचर प्रान्यांचे जीवन धोक्यात येते आणि हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने आपल्याला पाण्याची टंचाई सामना देखील करावा लागतो आणि अनेक आजारांना तोंड द्यावे लागते त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते उद्योगाव्यतिरीक्त पाण्याची प्रदूषण होण्याची आणखी ही करणे आहेत. काही ठिकाणी लोक दैनंदिन कचरा देखील नद्या नाले व आज लोक शेतात रासायनिक खते आणि कीटक नाशके देखील वापरतात. ज्यामुळे पाण्याचे स्त्रोत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. जेव्हा नदीचे दूषित पाणी समुद्रात येते तेव्हा समुद्राचे पाणीही दूषित होते लोक आपले सगळे पाप धुतले जावे म्हणून नद्यांच्या पाण्यात स्नान करतात आणि नद्यांचे पण्याला मात्र दूषित करतात लोक नदी किंवा तलावाजवळ कपडे व भांडी धुतात. त्यामुळे नदी आणि तलावाचे पाणी देखील दूषित होते plastic चा वापर वाढल्यामुळे लोक plastic हि नद्यांच्या पाण्यात टाकतात. त्यामुळे plastic चा ढीग जमा होऊन नद्यांमध्ये गाळ साचतो आणि शहरात पुर येण्याची शक्य्ताही वाढते कधीकधी जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा जहाजांचे किंवा समूजहाजांचे किंवा तेल समुद्रात पसरते ज्यामुळे समुद्राचे पाणी दुषित होते ते तेल समुद्रात सर्वत्र पसरते आणि जलचरांचे जीवन धोक्यात येते प्रदूषणामुळेच नद्यांचे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि आपले आरोग्य धोक्यात येते प्रदूषित पाण्याचे सेवन केल्यास एखाद्या व्यक्तीला cholera पेशी क्षय आणि पोटाशी संबंधित समस्यांना सामना करावा लागतो आणि सर्व प्राणी आणि जलचरांचे जीवन धोक्यात येते जलप्रदूषणामुळे अनेक पाणी टंचाईच्या अडचणींना सामना करावा लागतो Thank you Hi good afternoon

अछा काय नवीन Job searching चालू आहे का? नाही Job searching नाही Job तर भरपूर आहे तर Seaching म्हणजे थोड Update करून ठेवते नाही आपण सहसा आपण आपण Resume तेव्हाच Upadate करतो ना जेव्हा आपल्याला काही म्हणजे skill Upgrade झाल असेल आपल आणि आपल्याला कुठे तरी पाठवायच आहे नवीन Job साठी आपण ते बघतो आहे किवा अस काही असेल तेव्हा असं काही असेल तेव्हा हो बरोबर आहे त्यापरी का असा आहे म्हणजे Call आलेला आहे भरपूर तर त्यानी बोलल की तुम्ही जेजे काम केलेल आहे ते त्या मध्ये असायला पाहीजे तुम्ही त्याने मला विचारल तुम्ही या Company मध्ये काय काम केलेल आहे त्‍या Company मध्‍ये काय काम केलेल अहे तर त्‍यानुसार मिली मी त्‍याला थोड्‍स की तुम्‍ही ते लिहिलं नाहीआहे मी त्याना हेच म्हटलं कि मी जे जे केले ते लिहयला बसेल तर तर ते तीन चार Page होऊन जाणार मग एवढा मोठा माझा CVResume कोण वाचणार आहे ना मग मग

अच्छा हिने हे काम केले आहे आणि जी Requirement आहे त्यानुसार तुमचा CV मग Select केला जातो अन तुम्हला कॉल येतो. कि बुवा खूप लोक असतात ना. कि खूप जागी अं आपला Resume पाठवतात. आणि मग अपेक्षा करता इकडन कॉल यायला पाहिजे तिकडन कॉल यायला पाहिजे. पण कॉल न येण्याचं खूप मोठं कारण हे तुमचं Resume च असत

तुमच्या जवळ खूप Skill आहे तुमच्या जवळ Educationn आहे तुमच्या जवळ खूप अनुभव आहे. पण शेवटी हाच कि त्यांना माहीत होत नाही मग ते तुम्हाला कस Call करतील न हा कधी त्यानी ते सांगितलं का कि अं Resume मध्ये काय काय पाहिजे कस काय लिहायचं कास काही सांगितलं का त्यांच्या कडून काही अह म्हणजे मी जेव्हा अह मी म्हणजे पहिल्या यालं अह Apply केले होता Actually एका College म्हणजे मी माझा अनुभव सांगते आहे मी एक आ College म्हणजे मी माझं MA M Ed केलेलं आहे मी म्हणजे तीन विषयात MA केलेले आहे. तर मी सहज एका Add आली होती Job ची मी तिथे जागा दाखवत होत्या तर मी तिथे जाण्यासाठी जायला निघाले आणि मध्ये Zerox Center पडला मग तिथे गेले त्याना म्हटलं कि थोडस माझं Document वैगेरे आहेत थोडस जेजे आहे ते मला Zerox करायचे होते तर तिथे एक दादा भेटले. मोठे दाद मला बोलले काय करतेय कुठे जातंय वैगेरे. मी सांगितलं एका जागी Interview द्यायला जात आहे एका College चा Interview आहे Ded B Ed च्या College चा आणि अह एका College मध्ये Eleven Twelth अकरावी बारावी साठी पण आहे एक Vacancy मी तिथे जात आहे. मग ते बोलले दाखव मला दाखव तुझा CV काय आहे काय नाही. मग मी त्यांना माझा Resume दाखवला त्यानी वाचला आणि ते बोलले कशाला इतके लांब जातेय इथेच आपलं College आहे मी तिथली HOD आहे तू इथे एकदा Interview दे आणि जा तर मग त्यानी कास काय ठरवलं ना? कि कुठल्या Vacancy साठी मी कुठे हे बसतेय Perfect तर मग त्यानीं काय केले ना अह म्हणजे माझ्या Resume मध्ये कि मी अर्थशास्त्रात मध्ये Post Graduation केलेलं आहे बसतेय Perfect किंव मी आणखी Confirm केले आहे तर त्यांनी अच्छा मग आणि अं मला असा वाटतं आवाज येतोय मागून अह नाही मला तर नाही काही आवाज अच्छा मला थोडं आवाज यायला लागला होता मग मी त्याना CV वैगेरे दाखवला तिथे गेली Interview वैगेरे दिलातर असं करता करता मग हळू हळू मग कस ना Resume च काही काही काही बदलत राहीलल आहे. जस जस मी आधी बनवायची तो वेगळं होता. मी जेव्हा आता पण मला असं वाटत दोन हजार चौदा साली जो बनवलेला माझा अह Resume होता नई आता आता दोन हजार तेवीस चालले ल आहे आता या मध्ये खूप अंतर आहे शिक्षण मी तेवढाच घेतातले आहे ना त्यांनतर काही Change झालेलं नाही आहे शिक्षण तेच हं पण कसं न किंवा अनुभव येत आहे तो तर मग कस असायला पाहीजे मी भरपूर म्हणजे Resume बनविताना भरपूर Video वैगेरे बघतील आहे मी खूप Format बघितलेलं आहे

पण मी बघितलं कि किती छान लिहितात हे लोक तो किती छान आहे तो किती छान आहे असं. आणि मागच्या वर्षी मी त्या Company मध्ये पण हे केले होत Apply कळेल होत मला Call आला त्यानी माझं Assignment वैगेरे झालं माझं मग Personal call आला जेव्हा आमचं मी त्याना सहज विचारलं कि तुहला काय वाटत म्हणजे जेव्हा मी कुठं Apply करते म्हणजे माझा ऐक General प्रश्न आहे ते बोलले मला कि तुम्हाला काही विव्हरायच बसेल तर तुम्ही विचारू शकता तर मी त्याना विचारलं General म्हणजे मी खूप लोकांचे CV खूप वेगवेगळ्या प्रकाराने बघितलेले आहे तर तुम्हाला काय वाटत Improvment असायला पाहिजे ठीक आहे माझ्या CV मध्ये काय असायला पाहिजे माझ्या बोलण्या मध्ये काय Improvement असायला पाहिजे कारण तुम्ही माझा Interview घेतलेला आहे त्या केव्हा मी जेव्हा Answer देते उत्तर देते त्या मध्ये काय काय असायला पाहिजे. तर त्यांनी मला Step by step सांगितलं कि मी काय काय करायला पाहिजे. शेवटी आम्ही resume बद्दल विचारलं तर त्यांनी म्हण कधीही कुठल्याही Company ला जर जेव्हा तुम्ही CV पाठवता ती Word file नसावी ती नेहमी PDF असावी PDF म्हणजे का न खाई तुम्ही जे पाठवलं ते बंदच राहील , स्वत पण बघितलेले आहे मी शिक्षक असताना जेव्हा आम्ही एक लै Computer आमचं सगळं Network वर सर्व Laptop computer connect होते मी जेव्हा ITlab जाऊन काम करायची तिथून एखाद्याच मी उघडलं एखाद माझं Document ते Different दिसायचं Spelling अगदी Mix जाहल्या सायच्या कधी कधी कारण windows वैगेरे Change होतो अह तेच Principal च्या वेळे त्याच्यावर वेगळं दिसायचं आमच्या Staff मध्ये वेगवेगळं दिसायचं ते असं वेग वेगळं होऊन जायचं कधी कधी Mix होत ते अह काही शब्द Type करताना हि राहुन जातात. तर PDF मध्ये पाठवणं हे त्यांनी मला हे Improvement सांगितलं. आणि काळ काळ जे मला Call आले आहे ज्या Company मधुन त्यांनी माळ हे च संगितलं कि तुम्ही काय काय काम केलेले आहे मग मी त्यांना सांगितलं कि हे केलेले आहे मी केलेले आहे मी Presentation च केले आहे किंवा जे पणआहे त बोलते मला हे सर्व विचारायची गरज नसती जा तुम्हे हे सर्व तुमच्या CV मध्ये आहे किंवा Resume मध्ये आहे किंवा Add असत कि कसा Perfect resume कस असायला पाहिजे कि एकदा वाचायला नंतर पुढच्याने वाचाल कि त्याला तुमच्या बद्दल सगळी माहिती मिळायला पाहिजे अह तुमच्या बद्दल Personal नाही ती तुमची Proffessonal माहिती. आता मी मी काय मी Married आहे मला एक मुलगा आहे मुलगी आहे मला हे असं आहे माझी Family इथे आहे हे सगळं या सगळ्यांची गरज नाही एक perfect CV कसा असायला पाहिजे नेहमी असं स्थळ पाहिजे त्या मध्ये वरती तुमचं नाव असायला पाहिजे ठीक आहे मग त्याच्यानंतर तुमचं Address असायला पाहिजे तुमची जन्म तारीख असायला पाहिजे तुमचा Contact number असायला पाहिजे. आणि मग EMAILID असायला पाहीजे ती make up box मध्ये असायला पाहिजे मग त्याच्या नंहत तुमचं Carrier objective काय आहे या बद्द्दल थोडी महिलाअसायला पाहिजे कि तुम्ही काय काय Achive केले आहे तुम्हजी काय म्म्हणजे काय CArrier objective आहे कि हा Task मी करू शकते मी हि Job कशासाठी करत आहे काही जे छोटाश्या तू, च्या Living thing थोडासा माहिती असायला पाहिजे. मग त्याच्या मनात एकदम सर्वात Main point आहे कि तुमची Skill Highlight मजणजे तुमच्यात काय काय Skill आहेत तुम्हाला Computer मध्ये काय येते म्हण्जे computer literacy IT बदल काय Skill आहेत तुमच्या मध्ये जस कोणी MSCIT केलेलं असत अह MS office use power point येते का Excell use कस करता येत तुम्हाला Typing करता येते का? त्या बद्द्दल असायला पाहिजे तर काही skill असायली पाहिजे त्या मध्ये जस तुमची Ability काय तूम्ही Pressure मध्ये काम करू शकता का तुम्ही Handle करू शकता ता का Stress त्या बद्द्दल असतो मग त्याच्या नंतर जर तुम्हाला काही Problem आला कि काय अली तर तुम्ही कस Solve करणार तुम्ही आहे का तुमची Capability त्या बद्दल तुम्हाला म्हणजे किंवा Team बरोबर कास काम करू शकता या बद्दल असायला पहिजे असं मला त्यांनी सांगितलं मग त्या पुढे तुम्ही लिहा कि Work experience कसा तो कुठलं या कुठलं आहे? तुम्ही कुठं कुठं काम केला आहे म्हणजे सुरवातीला तुम्ही जिथे काम केलं त्या बद्द्ल मग दुसरं या केलं त्या बदल Experience मध्ये पण काय असायला पाहिजे कि organisation नाव असायला पाहिजे कि तुम्ही कुठं काम केले तुमची Job profile काय होती तिचे कोणत्या Post वॉर तुम्ही काम करत होते त्यानंजत तुमचा Job Experience म्हणजे तुम्ही कधी Join झाले आणि कधी ती Job तुम्ही सोडली त्या बद्दल मगब Next दुस्र्या Orgnisation चे नाव वैगेरे लिहा तुमची Job profile लिहा वैगेरे ते होत मग त्यांत जे जे तुम्हाला Experience जिथे जिथे ज्या Orgniastion मध्ये तुम्ही काम केलं त्या सगळ्या मधे मग त्यांनी नन्तर मला Suggest केलं Education background काय आहे तुमचं ठीक आहे तुम्ही कोणती Degree घेतली आहे कोणत्या विषयात घेतली आहे कोणत्या university मधून घेतली आहे आणि ती कधि घेतली आहे वर्ष तर हे सायाळ पाहिजे जसा For Example झालं कि MM master in Art in socialogy from Rt University म्हणजे राजी पँट महाराज नागपूर University आणि त्यानंतर ती दोन हजार तेरा मध्ये घेतली आहे तस असं एके एक करता करता तुम्ही ज पण आहे तुम्ही दहावी पर्यंत जेजे घेतलं आहे किंवा केले कुठल्या कुठल्या वर्षी केलं आहे त्या बद्दल माहिती लिहायची असते त्या नंतर तुमच्या Hobby Interest जेव्हा पण तुमच्या Hobby imterest लिहता तेव्हा नेहमी काळजीपूर्वक लिहयला पाहिजे. जर मी असं बोललं कि ReadingOk जर मी Reading म्हटलं तर ते मला प्रश्न करणारच आहे ना काय Read करता? Hobby आहे ना तुमची ती मग काय काय Read केले आहे कुठल्या कुठल्या लेखकां विषयि माहिती आहे तुमहाला तुम्ही कुठल्या लेखकाच्या जीवन याविषयी आता माला त्या दिवशी विचारलं होत शिक्षकाने कि म्हणजे iNTERVIEW सुरु होता ठीक आहे तुम्ही MA ला जे विषय घेतले होते त्या बद्द्दल सांगू शकता का? कुठ कुठ्ल म्हणजे विषय मधले कुठले विषय होते मग तुम्ही कश्याच वाचन केले. मी बोलली त्याना गद्य पद्य साहित्य वैगेरे अच्छा मग कुठलं गद्य होत तुम्हाला आठवत का अरे मीं MA तर खूप आधी केलेलं आहे ना. पण ते तुम्हला माहित असायला पाहिजे मग ते बोलले तुम्ही मग मी त्यांना बोलले नाही नाही मला कविता कार्याला आवडते कविता वाचान आवडते त्यानी प्रश्न फेकला माझ्या कडे ठीक आहे कुठली कुटजली कावेरीची वाचन केले आहे तुम्हला कोणते गाद्य आवडता तुम्ही त्याच्या बद्दल काय सांगू शकता? मग तुम्हला त्याचे कोणते कविता संग्रह आवडतो. मग तुम्ही कुठल्या कुठल्या लेखकाचे साहित्य कादंबरी वाचन केले आहे साहित्य वाचन केले आहे? मग त्यानी आणखी काय लिहाल आहे ठीक आहे तुम्ही विदर्भाचे आहेत ना? मग विदर्भात कोण कोण कुठले कुठले कवी झाले आहे त्या बद्दल तुम्ही माहिती सांगू शकता का? कुठले कविता संग्रह त्यानी लिहले आहे म्हणजे तुम्ही तुमच्या Resume मध्ये लिहता जेजे लिहता तेते सगळं तुम्हला म्हणजे एकद खूप काळजीने पूर्वक लिहायचं आहे कधीही सांगू शकतो प्रश्नच नाही तर आपण Social work करतच होतो कुणाला ना कुणाला आपण मदत करतच होतोच छोटोमोठी शिक्षण मध्ये कुठली पण हम्म ठीक आहे आणि

लिहावी लागेल तुम्हाला कि तुम्ही Activity घेत होत्या मुलांच्या Growth साठी काम करत होते तुम्ही